आरे हो तु म्हणालासना की एक TV वरती show हो मला पण तु तारक मेहता म्हटलास ना मला ही तो शो खुप आवडतो. आणि

मला ही खुप आवडतं म्हणजे ते web series वगैरे किवा dramas वगैरे. त्याच्यामध्ये पण शिकण्यासारखी पण भरपुर आसे काही dramas आहेत किंवा भरपुर काही काही आसे अं historical ज्याच्यामुळे आपल्याला माहिती कळेल. आसे पण खुप कार्यक्रम आहेत आरे. तुला तु पाहतोस की नाहीस असे? मग मग नक्किच खुप आता तर corona नंतर तर अं theater तर बंद होते त्याच्यामुळं तर नायलाज असतो किंवा एक compulsory प्रत्येकाने आपाअपल्या mobile मध्ये ते netflix Amazon prime वगैरे, hotstar वगैरे प्रत्येकानंच download केले. आणि ते तिथं तर नविन नविन web series आणि ते pictures आणि ते नविन serial त्या इतक्या भारी होत्याना की अक्षरषः lockdown लोकांना कंटाळा वाटच नव्हता. इतके भारी भारी content इतके इतके भारी series, web series येत होत्याना एकसे बढकर एक त्याच्यामुळ तर lockdown प्रत्येकाचा छानच गेला असेल. जो mobile friendly असेलना त्याचा भारीच गेला असणार आहे. त्याच्यामुळ अं मला आता असं movies वगैरे लक्षातच राहत नाही. काही असं आपल अं म्हणजे Bus मध्ये असेल hotstar बघा. अं netflix बघा मी ह्याच गोष्टी बघत असतो. हो आरे आणि किती तरी नविन नविन show येतात. comedy show म्हणा आता कपिल शर्माचा show आहे. परत आपल्या मराठी वर पण चला हवा येऊद्या आहे. किती तरी show हास्य जत्रा परत कोण बनेगा करोड पती म्हणजे हे show जे आहेतना continue चालत आणि कोण बनेगा करोड पती मध्ये तर इतक वेग वेगळ्या गोष्टीची माहिती मिळते प्रश्न विचारलेसा त्यांची उत्तरं. नविन नविन आणि ते उत्तर सांगताना पण फक्त उ उत्तर नाही माहिती पाहीजे ते त्या प्रश्नाबाबत ची जी थोडिशी माहिती असते ती सुद्धा सांगितली जाते. आपल्याला किती म्हणजे त्या मधुन knowledge भेटतं. खुप छान कार्यक्रम आहे तो पण. हा तु कुठलं बघतेस कोण बनेगा करोड पती मराठी बघते की हिंदी बघते म्हणजे आमिताभ बच्चन यांच बघतेस की अं दुसरे आपले मराठी actor त्यांच बघते?

आरे वा हां आता मराठी बघ सचीन खेडेकर यांच मराठी आहे ते पण खुप छान असतं. आन तु मगाशी म्हटलीस ना की सर्व प्रकारच म्हणजे प्रश्न उत्तरे ही करतात. आणि general जे काही गोष्टी असतात ते पण त्या प्रश्नामागे आरे हे असं असणार आहे. मग ती एक ऐतिहासीक घटना असेल त्याच्यावर ही आपल्याला खुप छान समजतं आणि थोड काहितरी आपलं general knowledge चा जो part असतोना. तो अधीका अधीक मजबुत होतो. मला तरी वाटतं असं हे ज्या series असतात ना त्याच्यामधुन त्याच्यामुळ तिथे काही म्हणजे हेच नाही तर.

कोण कशी demand असं future त्यांच अं ते plan करतात की मला future मध्ये माझा business स्वतःला एवढा बघायचा आहे. मग तुम्ही म‍ investment कराल का? खुप छान. अक्षरषः असं वाटतना की आपण IT मध्ये उगाच Job करतो माहिती आहे का? मस्त पैकी business टाकावा आणि ह्या असं. ती serial तर मला खुप आवडते. आन बाकी मग तु मगाशी म्हटल्या प्रमानेच की ते अं fem कोण बनेगा करोड पती सारख मला Indian idol सुद्धा खुप आवडतात. ते singers वगैरे असतातना. त्यांचा सर्वा इतिहास आपल्याला समजतो. मी नुस्त ते आवाज ज्या परिस्थिती मधुन ते वर आलेले असतात. त्यांच background काही काही गोष्टी काल्पनीक असते पण एक serial म्हटलं म्हणजे थोडास अं त्यांना graphics, flex बनवावच लागतंं पण सत्तर ते ऐशी टक्के त्यांचा जो संघर्ष असतोना तुम्हाला अं real वाटतो. आणि तो असेलच आणि आसणारच. कारण की अं त्यांचे जे photographs वगैरे असतात. जुने त्यांचे हे त्याच्यावरुन तर समजत की माणसं पहिले खुप अं अक्षरषः म्हणजे middle level ला होते किंवा आता middle च्या थोड low level पण आर्थीक दृष्ट्याट्या म्हणतो मी. आर्थीक दृष्ट्या आगदी सक्षम नसती पण अशा program मधुन त्यांना publicity मिळते आणि लोक आपाअपली नाव या program madhun समाजा पर्यंत पोहचवतात. तुला काय वाटतं? आरे हो मीच मला Indian Idol किंवा Dance India म्हण भरपुर झलक दिखलाजा असं. मला असं कार्यक्रम खुप आवडतात म्हणजे मी खुप बघते असे कार्यक्रम. आणि मला असे अं National Geography म्हण किंवा असे पण जे कार्यक्रम ज्याच्यावर Animal history म्हणजे Animal त्यांची हे असते Documentry वगैरे केलेली असते. ते सुद्धा बघायला खुप आवडतं त्याच्यावर ते man verses wild वगैरे असत ना. म्हणजे survive कसं म्हणजे ते ह्याच्यावर कसं survive करायचं त्या म्हणजे दाखवलेलं असतं. किती छान दाखवतात ना रे त्याच्यामध्ये मला तर खुप आवडतं ते बघायला. किती भारी दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये की तो अं कठीन परिस्थीती मध्ये तो कसं survive करतो माणुस त्याच्यामध्ये. त्यातुन छोट्या छोट्या गोष्टींपासून कसं जगता येतं किंवा हे किती छान दाखवलेलं असतं त्यामध्ये. आरे हो खरच ते man verses wild आन Discovery वगैरे हे तर माझे fevoriet channels आहे बाबा. म्हणजे Nature च्या related जे काही असेल ना निसर्गाच्या तर सर्वातल म्हणजे Youtube वर कधी video जरी आसले ना मग ती पुर्ण पणे start to end कुठेही forward करुण fast fast करुण मी मुळीच बघत नाही. आत्यतं आवडीच माझ ते निसर्गाचे जे काही video वगैरे असतात ना मी पुर्ण पणे बघतो. आणि हे show तु जे दोन सांगितलेत ना ते तर मी आवर्जुन बघतो. कारण की ते एक अं म्हणजे तु म्हटली मगाशी की servive करतात त्या कठीन काळामध्ये कमी गोष्टी असतात की आता पाणि संपलय मग काय करायचं आरे मग, जेवणच नाहीए मग कसं करायचं? मग ते काही तरी वगैरे याच्यावर ते कसं servive करतात. हे आपल्याला click होतं आणि खरच आपल्यालाही कही अडच असेल ना अशा कुठे trekking ला वगैरे गेलो आपण आसं नाही करणार पण त्या या गोष्टिं मधुन आपण आप आपल्या वेळेस त्या त्या वेळेस आपण त्या गोष्टी डोक्यात आणुन किंवा hint घेऊन आपण त्या वेळेस survive तर नक्कीच करु शकतो. त्याच्यामुळे हे shows खरच छान असतात. आरे हो आता तर नविन नविन किती प्रकारचे म्हणजे shows निघालेत Entertaining shows पण खुप छान छान असतात. आता तो म्हण म्हणजे हे गेला. आता तो कपिल शर्मा show आहे किती तरी लोक बघतात. म्हणजे किती म्हणजे त्या show काही लोक येतातना म्हणजे ते म्हणतात की आम्ही म्हणजे petiant वगैरे आले किती तरी लोकांनी अशी सांगितले की ते show बघुन त्यांना बरं वाटायला लागलं म्हणजे heart petiant वगैरे हे थोडफार त्याच्यात चेहऱ्या वर हसु येत थोडसं tension free होतात. म्हणजे खुप छान म्हणजे असं एक कार्यक्रम present केलाय. ता तु म्हणाला तारक मेहता हे असे जे show आहेत ना छो म्हणजे छोट्या छोट्या हसु निर्मान करत थोडसं tension free करतात. खुप छान छान आहेत आता नविन नविन यायला लागल्यात. जे थोडा वेळ साठी ना tension वगैरे stress लोकांचा घालवतात. खुप भारी show यायला लागलेत अं आता नविन नविन. हो आरे नक्कीच खरच म्हणजे तारक मेहता असेल, कपिल शर्मा show असेल त्याच्याने heart petiant म्हणजे मी सुद्धा म माझ्या वाचण्यामध्ये आहे. की अनेक लोकांचा असा अनुभव असतो की मी हे असे comedy show असतात. ते बघुन मला म high level चा BP असतो तो माझा maintain राहतो. माझा heartattack चांगला झाला. आजारी होतो पाच महिने bed rest ला होतो. ऱ्या पण मी हे program बघत आसल्यामुळ मी कुठतरी हसत होतो आनंदी राहत होतो हे खरच आहे. आपणच बघना बघ आसं आपण एक normal serial किंवा बातम्या बघत असतो. आपलं आपण किती शांत पण बसलेलो असतो एका sofa वर पण याच्या उलट कपिल शर्मा show चालू असेल, तारक मेहता असेल तारक मेहतातला जेठालाल, मग ते बबिता entry आणि मग ते हाय किती हसतो आपण सहाजीकच आता बघ मी बोलता बोलता सुद्धा हसु राहिलो मग ते पात्रच असे आहेत character च असे आहेत. की ते

अं sens ठेवुन की याच्यामुळे कोणी दुखवनार तर नाही ना असं दुखी होईल. किंवा कुणाच्या भावना दुख अं दुखावल्या जाणार वगैरे. हे भान ठेऊन सुद्धा त्याना काम करावा लागत ह्या कलाकारांना. त्याच्या मुळ त्यांच काम तीथच

petiant लोकांसाठी तर एक औषदच म्हणावं लागेल. आरे हो खुप छान मी तर म्हणजे किती तरी वेळाना show मध्ये जे audience आलेले असतातना त्या लोकांनी किती तरी लोकांनी असं सांगितल की show मुळे म्हणजे त्यांना थोड stress मधुन बाहेर आलेले किंवा थोडा वेळ म्हणजे

हो आरे आता आहेतच लहान मुलां साठी पण cartoon पण आता एक scientific अं australia म्हणजे तस तर science असलेले cartoon पण असतात. म्हणजे लहान मुलांच्या

कही query वगैरे किंवा classes चे video तीथे असायचे. पण हल्ली आता पहिली पासून ते दहावी पर्यंतचे अं त्यांचे सर्वे subject चे video सुद्धा मुलांना YouTube वर available आहेत. म्हणजे एखाद्याला त्याच्या class मध्ये किंवा त्याच्या अं school मध्ये त्याला जर समजल नसेल class मध्ये coaching class मध्ये समजल नसेल, तर तो विद्यार्थी घरी येऊन YouTube वर त्याच्या subject चं नाव टाकतो topic च नाव टाकतो आणि तो learn करतो. त्याचा मला लहान मुलांसाठी आता अं खुप छान छान म्हणजे TV program आता YouTube म्हणजे TV च झालेला आहे. त्याच्या मुळ त्यालाही आपण TV program चं म्हणू शकतो. सर्व आता खुप material available झालं आहे. त्याच्यामुळे आता लहान असो की अं teenegers असो मोठे अं याच्यातले तरुण असो. आता सर्वांसाठी content available आहे. आणि आता सर्वांच हा आता सर्वांचा झालेला आहे. तुला काय वाटतं? आरे हो, मी आता ना म्हणजे नविन नविन show जे त्याने बनवले जात आहेत. की जे लोकांना खुप उपयोगी पडतील. किंवा खुप छान छान असे कार्यक्रम यायला लागले आहेत आता TV वर. मला तर खुप भारी वाटतं. संध्याकाळी तर मला एक तास TV बघितल्याशिवाय झोपच नाही लागत आरे. काय सांगु तुला? आरे बाप रे. नाही छान मला पण कधी कधी ना बातम्या वगैरे बधितल्या शिवाय माझा दिवस संपत नाही. रात्री झोपताना दिवस भरात जे काही घडलं असेलना त्याच्या आवर्जुन मी एक highlights बघत असतो. आणि दिवस घालत असतो. तरी छान आहे अं आज किती आपण TV वरती बोललो. TV movies खुप छान छान. एक तुझ्यामुळे मला खुप छान छान माहिती मिळाली. बाकी तु get together च म्हटलीस ना तर मी पण आपल्या group वरती एक, एक काम करतो एक आपला group तयार करतो whatsapp ला. आणि आपल्या friends ला अं get together चा planning करायला सांगतो. ok हो आरे चालेलना. कर तसं मग तु मग बोलु आपण. या मग सर्वजन नाशिकला किंवा कुठे, कुठल्या ठिकाणी भेटायच ते ठरवू आपण चालेल मग.

होत्या तुम्ही काय बोलत आहात? याचा काय अर्थ होतो? विजयने विचारलं. तर वकीलाच्या शब्दांचा अर्थ विजयला लागत नव्हता. म्हणजे ज्या वेळी त्यांनी मुंडक उडवलं

या बाब तुम्ही वर विजयने कोणतीच प्रतीक्रीया व्यक्त केली नाही. त्याच्या मनात एक विचार आकाराला येतो. त्याच्या काकांनी हल्ल्यापासून त्या किल्ल्यातल्या सुरक्षीत बनवलं होतं. परंतु तरी ही सुरक्षा यंत्रनेचा भंग झाला होता. शिवाय त्याच्या काकांनी पाठवलेलं mail च कोड त्यालाचं पडलं होतं. दोन्हीनी दिलेल्या तपशिलावर विचार केला व त्याचा असं लक्षात आलं त्याच्या काकांनी तेव्हड मृत्यूच्या सुमारातचं घरा घरात Email पाठवले असावेत. कदाचीत त्यांच्या मृत्युच्या काही मिनीटा आधी त्यांनी ते पाठवले असावेत. त्याचे काका त्याला काहितरी सांगण्याचा प्रयत्न करत होते का? त्या Email मध्ये काही छुपा संदेश होता का? आणि आता तो संदेश तो कसा शोधुन काढणार होता? बृनो दे ची रोज रोजनिष भला मोठा गुबगुबीत मऊ पांढऱ्या सोफ्यावर व्हाईट बसले होते. त्या आरामदायक सोफ्यावर आपले उंच आणि सडपात्तळ शरीर त्यांनी व्यवस्थित पणे झोकावून दिले होते. ते शांत पणे संपुर्ण खोली न्याहळत होते. ती खोली कायदेशिर परंतु सुसंकृत पणे सजवलेली होती. दिल्लीच्या सिमारेषेवरच्या त्या farm house वर त्याला घेऊन आलेल्या आकस्मित घटनाक्रमांचा ते विचार करत होते. तीनच दिवसांपुर्वी bostone university तील त्यांच्या कार्यलयात त्यांना phone आला होता. तिथंंते पुरातत्व शा पुरातत्व शास्त्रज्ञ आणि इतिहास या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. भारताला भेट देण्यासाठी त्यांना निमंत्रीत करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी त्यांना तातडीने दुसऱ्या दिवशी सकाळी निघाव लागणार होतं.

परंतू दोन गोष्टीमुळं त्यांनी ते स्विकारलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे भारताला भेट देण्यासाठी त्यांना स्वतःला खर्च करावा लागणार नव्हता. त्या साठी त्यांना निधी देण्यात आला होता. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे भारताच्या प्राती प्रचीन इतीहासात त्यांना खास रस होता. भुगोल शास्राच्या विषयी तर त्यांना विशेष रुची होती. त्यांनी अशा प्रकारची संधी नाकारनं. त्यांना शक्यचं होणार नव्हतं. दुसरं कारण म्हणजे तेव्हा ते ज्याच्या खोलीत बसले होते तर त्याच्या यजमानानं त्यांना सम्राट अशोकाच्या काळापासूनच्या महान प्राचीन भारतीय दंत कथांवर संशोधनाची संधी येऊ केली होती. कोणत्याही पुरातत्व शास्रज्ञाचं ही कधीच नकारली नसती. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यानी होकार देण्यामागची ती खरी कळीची गोष्ट होती. एका अवाढव्य शरिर येष्टिच्या माणसानं खोलीत प्रवेश केला. तो लगभग सहा फुट उंचिचा. त्याचे केस गंधे आहेत असेच असलेतरी तो तगडा आणि ठनठनीत निरोगी दिसत होता. फक्त वयात लुपरतवे त्याचे स्नायू किंचीत सैलसर बनत असल्याचं दिसत होतं. त्याच्या सुटचा सुंदर कट आणि सिल्कचा टाय वाईट त्याच्या नजरेत भरला. त्याच वेळी अचानकच आपल्या अगदीच साध्या वेशभुषेची त्यांना जानिव झाली. भारतात तुमचं स्वागत असो. त्यांचा यजमानानं खळग्यातील आवाज त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या बोलण्यावरचा British उच्चार श्रेनिचा प्रभाव चांगलाच जानवत होता. त्याने आपला भला मोठ्ठा हात पुढे केला. आणि व्हाईट याचा हात घट्ट दाबत हस्तअंदोलन केलं. आभारी आहे. भारतीय राजघराण्यातील व्यक्तीचा काय संबोध आहे? हे न कळल्यामुळे white ने काहीसं घुटमळत उत्तर दिलं. त्यांचे यजमान म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते राजविर गड चे आधिचे महाराज

समाजात त्यांनी मोठ आदराचं स्टे स्थान प्राप्त केलं होतं. आणि सरकार दरबारी ही त्यांच चागलच वजन होतं. महाराजांनी व्हाईटच्या मनातला गोंधळ ओळखला. मी भिमसिंग

हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. एवढ्या अल्पावधींच्या सुचनांवर तुम्ही भारतात आलात त्याबद्दल मी तुमचा अभारी आहे. भिमसिंग म्हणाले. त्याच वेळी त्यांनी table ला वरच्या चाविची घंटा वाजवली आणि लगेच म्हणाले जनु काही संकटाची वाटच पहात असल्या प्रमाणे त्यांचा सेवक चांदीच्या tray मधुन चांदिची चहा पात्र आणि दोन कप घेऊन तत्परतेने आत आला. भिमसिंगानी हाताच्या इशार्यानं त्याला जाण्याची खुन दिली. आणि व्हाईटच्या हातात चहाचा कप देत ते म्हणाले. तुम्ही माझं निमंत्रन स्विकारलं त्याबद्दल मी खरच तुमचं कौतुक करतो. या प्रकल्पासाठी तुमच्या तज्ञतेची मला अत्यंतीक अवश्यकता आहे. व्हाईटनी सरळ मुद्द्यावर येण्याचं ठरवलं. ते म्हणाले तुमच्या secretary शी माझं बोलनं झालं होतं. त्या वेळीत्यांनी उल्लेख केला होता. तो कोणता महत्वाचा पुरावा आहे? ते असं म्हणाले होते की केवळ एक दंत कथा नसून तिचं मुळ सतात आहे. सर्व निर्णायक पणे सिद्ध करणारी कोणती तरी गोष्ट तुम्हाला अचानक सापडली आहे. महाराजांनी काहीच उत्तर दिलं नाही. परंतु त्यांनी पुन्हा एकदा घंटा वाजवली. पुन्हा एकदा सेवक हजर झाला. जरा मला ते पुस्तक दे भिमसिंगांनी एका कातड्याच्या आवर्नात बांधलेल्या वही कडे निर्देश केला. ती जुणि फाटकी वही होती. त्यांच्या पासून दोन फुटांपेक्षा कमी अंतरावर

table ला वरची वही उचलनं महाराज्यांच्या प्रतीष्ठेला संकेतांमध्ये बसत नसावं असे त्यांना वाटत होतं. परंतु खरतर ते आधी कोणत्या महाराज्यांना भेटलेचं नव्हते. त्यामुळे त्यांना नक्की महिती नव्हतं. हम्म घ्या हे पुस्तक सेवक निघुन गेल्यावर त्यानं त्यांच्या समोर आणून ठेवलेल हे पुस्तक उचलण्यास भिमसिंगाने व्हाईटाला सांगितल. व्हाईटने त्यांच्या सुचनेचे पालन केलं. एका माजी अमेरिकन लष्करी अधिकार्याच्या कुटूंबा कडून माझ्या एका परिचीताला ही वही मिळाली आहे. युद्धातील गुन्हेगारांच्या खटल्याच्या कामकाजाच्या दरम्यान मुरंब येथील US counsel further prosecution of acts of criminality मध्ये ते सहभागी झाले होते. त्या अधिकार्यानं जर्मनी हून घरी परत आलेल्या आणि तिथून आनलेल्या टोपभर माझी कागद पत्रांमध्ये ही वही सुद्धा होती. पण हे English मध्ये नाही व्हाईटने म्हटलं. ही रोजनिशी आहे आणि तिच्यात वेगळ्या हस्ताक्षरात English भाषेतून लिहिलेली काही टिपनही असली तरी बाकी सगळा मजकुर जर्मन भाषेत लिहीलेला आहे. भिमसिंगानी मान डोलावली होय. आम्ही त्या मचकुरातनं English मध्ये भाषांतर करुण घेतले आहे. ते म्हणालेम्हणाले. तुम्ही गृह विषयी ऐकले आहे का? वंशवादाच्या संशोधनात सा स्वार्थ असलेला तो जर्मन कालभाष्य शास्रज्ञ.

त्या शोध मोहिमेच्या नोंदी त्याने ज्या रोजनिशित ठेवल्या होत्या ती हिच रोजनिशी आहे. लाखां पासून सुमारे दोनशे मैलावर असलेल्या temple of stup मधिल त्याच्या वास्तव्याच्या वर्णन करणाऱ्या नोंदिंनी माझं लक्ष वेधून घेतले आहे. भिमसिंग म्हणाले. आणि नंतर त्या रोजनिशीतील नोंदींकडे निर्देश करुण ते म्हणाले. ही नोंद मोठ्याने वाचा. व्हाईटने घसा खाकरला आणि ते वाचू लागले. भारतात असून दोनशे मैलांच्या अंतरावर आम्हाला temple of truth या नावाचं ओळखल जाणारं चारशे वर्षापुर्विचं मंदिर सापडल. तिथेच एका फक्त तळघरात ठेवलेली काही कागदपत्र तिथल्याच एका साधुनं अम्हाला दाखवली. त्याला ते कागदपत्र दाखवण्याची परवानगी होती असं मात्र समजून येतंं. कारण तेथील मठादीपती त्यामुळे त्यावर संतप्त झाले होते. ती कागद पत्र संस्कृतमध्ये होती. आणि त्या साधुच्या मते ती सुमारे सन पाचशे च्या वेळची होती. तो असं सांगत होता की ते तळघर एका प्राचीन

व्हाईटनं रोजनिशी वाचता वाचता वर पाहीले भिमसिंग त्यांच्याकडे बारकाईने पहात होते. व्हाईट कोणती प्रतिक्रीया देतात त्यांचा ते अंदाज घेत होते. कुतुहल साळवनार आहे. परंतु यामधुन कोणताही ठाम निष्कर्श काढता येणार नाही, व्हाईट म्हणाले. महाराजांनी त्यांना पुढ वाचण्याची सुचना केली. एका वेगळ्याच प्रकारच्या लिपीतील लिखानाकडे त्याने निर्देश केला. ती संस्कृतमधील श्लोकांची नक्कल आहे. आपल्या पुरातत्व शास्राच्या अभ्यासाच्या सहाय्यव म्हणून व्हाईटने संस्कृतचा ही अभ्यास केला होता. ते जस जसे वाचू लागले तसतसा त्यांना अश्चर्या वाटू लागले. हम्म ठिक आहे. त्याच्याकडून त्याच्या यजमानांना हिच प्रतिक्रीया अपेक्षीत होती. हे पहा, त्यांनी आनखी एका नोंदीकडे निर्देश केला. तीथे संस्कृत मधील आनखी काही लेखन आणि श्लोक होते.

अम्हाला असं सांगितलं की त्या संहितांमधुन नऊ अज्ञात पुरुष या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुप्त गटाविषयी भाष्य करण्यात आलं आहे. ज्यावेळी मुळ संकिता लिहील्या गेल्या त्याच वेळी या गटाची स्थापना ही झाली होती. ते उडणाऱ्या वाहनां विषयी प्रचंड प्रमाणात विनाषकारी असणाऱ्या बाणां विषयी बोलत होते. मी त्या संहितांची नक्कल करूण घेतली. profesore host यांनी त्यांच भाषांतर करण्याची गरज होती. हानुमान आणि उत्साह याच वाटनार प्रचंड अश्चर्यामुळे व्हाईट यांचे डोळे आता चमकत होते. म्हणजे हे खरं आहे. व्हाईट मोठ्या कष्टाने त्यावर विश्वास ठेऊ शकले होते. नऊची दंत कथा ही केवळ एखाद दुसरी दंत कथा नाहीतच त्यांच्या मनात हा विचार आला. परंतु या उडत्या यंत्राचा आणि विनाशकारी बाणांचा हा काय संदर्भ आहे? या गोष्टी काहिश्या फारच तानल्या सारख्या आणि अतिषयोक्ती पुर्ण वाटतात. आजिबत नाही, भिमसिंगांनी उत्तर दिलं. तुम्ही महाभारत वाचला आहे का? हे महाकाव्य उडत्या यंत्रनांनी वर्णनांनी भरलं आहे. शिवाय ते ठिक ठिकानी एकाच फटक्यात हजारो लोकांना ठार मारु शकणाऱ्या आणि संपुर्ण शहराचा शहर उध्वस्त करु शकणाऱ्या बाणांची वर्णनही आली आहेत. तुम्ही विमान परवां विषयी ऐकलं आहे का? महाभारताचा तो हरवलेला ग्रंथ आहे. मौखीक परंपरांचा काळ संपवून कागदपत्र तयार केली जाण्याचा काळ आवतरल्यावर ही त्याची कधिच नोंद करण्यात आलेली नाही. काही थोड्याच लोकांना त्या विषयी माहिती आहे. दिड हजार वर्षांपुर्वी जवळ जवळ योगा योगानचं माझ्या एका पुर्वजांना त्याचा शोध लागला होता. व्हाईटने मान हलवून प्रतिसाद दिला. ठिक आहे. मग मला तुम्हाला ही महिती द्याविच लागेल. भिमसिंगांनी आपल्या घड्याळाकडे पाहिलं. तुम्ही रात्रीच जेवण माझ्यासोबत का करत नाही? त्यावेळी मी तुम्हाला सारंं काही सांगु शकेन आनखी एकच गोष्ट करेन. हा एक अतिशय गोपनीय प्रकल्प आहे. नऊची दंत कथा हि सत्य कथा आहे ते आपल्याला माहिती आहे. परंतु सरकारला हा प्रकल्प लोकांपर्यंत पोहचावा असं वाटत नाही. ही गोष्ट स्वतः पुरतीच ठेवाल असा मी विश्वास बाळगतो. नऊचे हे रहस्य प्राप्त करण्यासाठी ठार मारण्यातही मागे पुढे न पाहणारे काही लोक बाहेर आहेत. काही धोकादायी गट ही आहेत. संतलू तुच्या बाबतीत काय घडलं हे तुम्हाला महिती आहे का? व्हाईटला काहिच महित नव्हतं. ते त्यांच्या चेहऱ्यावरुण दिसत होतं. तेरा वर्षांपुर्वी त्या मंदिरात साधुंची हत्या झाली. एकविस साधु मारले गेले. आणि या रोजनिशीत पेजर यांनी ज्या कागद पत्रांविषयी

या प्रकल्पाशी संबंधीत धोके आता लक्षात येऊ लागल्याने व्हाईट यांच्या चेहऱ्या वरुण दिसत होतं. हि कथा सत्य असल्याची महिती असलेली आनखी एक व्यक्ती आहे. व्हाईट हळूच म्हणे विक्रमसिंग नावाचा माझा एक मित्र आहे. इथुनच जवळच असलेल्या जमगड नावाच्या ठिकाणी तो राहतो. विक्रमसिंग महाराज विचारत मग्न झाले. ते अणु शास्त्रज्ञ? त्यांना या नऊ विषयी कसं महिती असू शकतं? व्हाईट ने कान देऊन काही वर्षांपुर्वी त्यांनी मला या नऊ विषयी सांगितलं होतं. आणि आपल्याला त्या विषयी सत्य माहिती असल्याच ही सांगितलं होतं ते म्हणाले. भिमसिंगांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पसरले. मला काहीच माहीत नव्हतं. त्यांनी व्हाईट यांच्याकदे पाहत म्हटलं. तुम्हाला महिती नसाव असं मला वाटतं. परंतु विक्रमसिंहांचा तर अगदि तीनच दिवसांपुर्वी खुन झाला. त्यांचा मृतदेह किल्ल्यातच सापडला होता. आरे देवा व्हाईट भयचकित झाले. नाही मला महित नव्हतं. मला कुणी ही सांगितलं नाही. आरे देवा त्यांना महिती असलेल्या त्या नऊ विषयीच्या माहितीमुळे तर त्यांना ठार मारलं नसेल? त्यांनी एक दिर्घ श्वास घेतला.

काही नाही तुझं काय तुझी खाण्याची टेस्ट वैगरे कशी आहे तुला खायला आवडता सर्वात जास्त सगळ्यात जास्ती तर मला जंक फूड पण ते आपल्या बेटर नसत ना पण तरी तर तू खातेस ना पण मी

आज तर आपण आजच आपण खाल्लं ते ते प खाल्लं पण आता आपण बाहेर आहे तर काही तरी असं मॅनेज करावं लागत ना म्हणून घरी असल्यावर हेल्थी फूडच खावं लागत आता समझा एक हेल्थी फूड किंवा म्हणजे शरीरासाठी चन्गल असणार जेवण जर अपाणम्हट्ल तर तुला काय वाटतं जस कि भाकरी भाकरी खूप अं

पण मी ऐकलेलं पण आहे आणि मला असं वाट कि भाकरी पचण्यासाठी पण खूप चांगली असते म्हणून आपल्या रोज च्या आहार मधे एक टाइम तरी आपण भाकर खायला हवी अच्छा म्हणे तुझं असं म्हणणं आहे कि शरीर मध्ये समझा लोह वैगेरे सर्व व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण समझा

अच्छा पण मला असं वाट कि फळ वैगेरे जरी असले ते पण ए क चांगलं पर्याय आहे फळ तर सकाळी जरआपल्या जेवण मध्ये एखादी समझ काही फळ वैगेरे काही असल केली तर म्हणजे खूप महत्वाची आहे ते आपल्या शरीरासाठी

पाहिजेत आपल्या शरीराला ते आपल्याला फ्रुट आणि चांगल्या खाण्यातंच मिळत ना नाही ते तर बरोबर आहे तुझं म्हणा अगदी आणि कस आहे जंक फूड मध्ये खूप सारे फूड कलर किंवा रंग वापरले जातात ना खाण्यासाठी म्हणजे आपल्याला काय वापरतील तरी आपण ते खातो हो असं जस कि अजिनोमोटो वैगेरे काय केमिकॅल मिक्स केले जातात भाजी मध्ये बाहेर हाच पदार्थ वापरला जातो अजिनोमोटो आणि त्याच्या मुळे नन्तर तेच आणि त्याच्या नंतर रंग हि वापरले जातात वेग वेगळे

समझा ते तर आहेच जस कि समझा कुठली लाल कलरची समझा काही प्रोडक्ट मागवला खायला खाणयासाठी त्यात लाल रंग वापरतात खाण्याचा हो आणि केमिकल्स टाकतात आणि खप सारे अशे प्रिसरवेटिव्हस पण टाकलात जेणें करून ते जास्त वेळेस टिकायला हवं तर त्यामुळे च त्यामुळे तेच आपल्या शरीरासाठी घातक आहे ते केमिकल जस कि शरिरासाठी गरजेचं असत जस आपलं एक जेवणआहे ना एक डाएट पाहिजे हम्म चांगला तुझ्या मते चांगला डाएट कसा असे शकतो माझ्या मते चांगला डाएट अं असा कि सकाळी उठल्या मला म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आधी पाणी प्यायला हवं मग नंतर अच्छा तुझं कस मला ऐकायला आवडेल मग मी तुला काय वाटत ते माझा रुटीन तर घरी असला तर अतिशय व्यवस्थित रित्या असतो पण आता मी बाहेर राहते त्यामुळेकस हवा तस नसतो पण घरी असतो तुझा कि घरचे तर आपल्याला बाहेरच काही खाऊ देत नाही त्यामुळे घरचंच खावं लागत जे कक्य असेल ते उठल्या बिना ब्रश केल्या आधी पाणी प्प्याव लागत त्यामध्ये हि एक कारण असते कि बिना ब्रश केल्या पाणी पीलेल आपल्या शरीरासाठी म्हणजे पुढच्या जीवन साठी चांगलं असत ते असं अच्छा असं म्हटलं जात बरोबर आहे हम्म आणि त्यांनतर काय रुटीन वैगेरे असच म्हणजे फ्रेश वैग्रे झाकल्यानंतर मग फळ वैगेरे खायची त्याच्या नंतर दूध

दूध घ्यायचं नंतर जे आवडेलते चहा दूध वैगेरे जे जास्त हवं तस मग नंतर बारा एक म्हणजे आपल्या जेवणाच्या टाइम च्या वेळेस जेवण जेवण यामध्ये माझ्या घरी नेहमी ताक असत दुपारच्या जेवण मध्ये अच्छा म्हणजे म्हणजे असं चांगलं आहे एक म्हणजे शरीरासाठी चांगलं आहे असा एक दूध पदार्थ आपल्या शरीरात गेलं पाहिजे गेलं पाहिजे फॅट मेन्टेन करायला हा म्हणजे तेच ताक हि असं नसत कि बाहेरून आणलेले आणि डायरेक्ट तसेच पण त्याच्या मध्येही पाणी टाकून पूर्ण त्यालाअसं वेगळं बनवून असं साधं प्यावं लागत रोजच्या जेवण मध्ये अच्छा म्हणजे तुम्ही हा म्हणजे तुम्ही त्या मध्ये असं काही तुम्ही नवीन फारस काही नवीन करत नाही आणि जस आहे तस आ ऍझ इट इस नाही का टेस्टपण नसत तते म्हणजे त्याच्या मध्ये पाणी टाकून त्याला अजून जास्ती हे करायचं कि त्याची टेस्टपण नाही लागणार आणि तस प्यायचं

आणि त्याच्या नंतर मग त्यांच्या नंतर जेवणानंतर मग संध्याकाळी म्हणजे जस आपला इव्हिनिंगचा टाइम होतो तस संध्याकळै चहा बिस्कीट खायचं नॉर्मल एकदम अच्छा मग रात्री च जेवण च कास एक तर मसाले पदार्थ नेहमी आमच्या घरी रोज बनत नाही आठवड्यातनं दोनदा इतक्याच टाइमला हा नाही भातही मी आमच्या घरी बनत नाही भात हि नाही चपाती आणि भाजी फिक्कट रात्रीच्या जेवण यामध्ये म्हणजे एक टाइम सकाळचं जेवण माच्या घरी हेवी करतात आणि रात्रीच जेवण पूर्ण लाईट जेवण म्हणजे एकदम लाईट पदार्थ असतो जस कि खिचडी अच्छा साधी खिचडी वैगेरे किंवा मग भाकरी चटणी किंवा मग आणि मग साधं मात्र तुला हे कॉलेजला कस असत मग आपला कॉलेज च कस माझं तर अस असत बघ कॉलेज आलो कि कॉलेज असताना मी सकाळी उठलो कि चहा वैगेरे जमल तर घ्यायला वेळ मिळाले कि चहा घेतो आणि पाणी वैगेरे उठल्या बरोबर मला नाही आठवत कि मी पितो म्हंणून कारण कि पाहिले ब्रश करतोय आणि मग सर्व कमला लागतो त्यामध्ये माझा तोच एक इशू आहे किंवा प्रॉब्लेम आहे अडचणींचा कि पाणी पिण्याचं लक्ष्यात राहत नाही

आपल्या शरीराला मिळालंच पाहिजे हो म्हणजे हा पण मला ते आहे सवय चुकीची कि मी टाइमवर पाणी नाही पेत

तर मी जेव्हा अभ्यास करत असते ना तेव्हा जर मला

तेव्ह मला जर मी पाणी पिले ना तर मी हैड्रेट होते मग मला नंतर सर्व कळायला लागत